आणि वरती दोन फ्लोर आहेत असे आपल्याला दिसत आ--

हा जे चित्र आहे तो पेट्रोल पंप चा आहे हा हायवे वरचा पेट्रोल आहे अस आपल्या पेट्रोलपंप आहे अस आपल्याला दिसत आहे.

या देवळात आपल्याला दिसत आहे की आजूबाजूला दोन चार गाड्या कार लागलेल्या आहेत.

हा जो चित्र आहे तो शॉपचा आहे या शॉप हा शॉप इलेक्ट्रिसिटी चा शॉप आहे जिथे आपल्याला इलेक्ट्रिक किवा इलेक्ट्रॉनिक्स ईक्विपमेंट मिळ --

हा जो शॉप आहे तो मेकॅनिक चा आहे इथे गाडीला वॉशिंग आणि गाडीला सुधरवीत आहे असं आपल्याला दिसत आहे.

देऊळ आहे या देऊळच्या समोर हिरवी हिरवी झाडं आहे--

आणि या देवाची खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या कलर नि केलेली आहे.

आ मातीचं दिसत आहे आणि समोरच एक टॉवर आहे आणि घर सुद्धा आहे अस आपल्याला--

हा जो चित्र आहे या दगडाचा आहे आणि या दगडाला मा मचली--

जे माशीच म म्हशीच याला शेप आकार देवून आहे आणि साइड ला घर आहे आणि हा --

जे अ आहे पाण्याची ते अ निघतांनी दिसत आहे.

त्यांना अ एक टपसारख एक चारा टाकण्यासाठी बनवून दिलेल आहे आणि या गाईचा कलर --

हा जो चित्र आहे तो एका मंदिराचा दिलेला आहे आणि हा मंदिरच्या खांब्यावर म्हणजे चार खांब्यानि जोडून आहे आणि वर --

हा जो चित्र आहे तो हा रॅलीचा किवा कोणत्यातरी प्रोग्रामचा हा मंददड आहे आणि ते फोटो काडायसाठी ते इथे बसलेले आहे किवा पोज देत आहे.

वेगवेगळ्या प्रकारची काम होत असतील अस सुद्धा आपल्याला माहितीच आहे इथे एक सामोर स्कूटी लागलेली आहे बाइक लागलेल्या आहे असे आपल्याला दिसून येत आहे.